एक महिला इथ सेल्फी काडत आहे.

लाइट्स पण लावलेली आहे लायटिंग पण आहे.

दुकान के अंदर मारुती कार है।

श्री समर्थ किराणा स्टोर्स आहे.

मोठी एक दुकान आहे.

समोर एक व्यक्ति जाताना दिसत आहे.

हे शिव चे मंदिर आहे.

ग्राउंड आहे ग्राउंड वर --

असे लिहिलेले एक हॉस्पिटल आहे.

सूर्याचा प्रकाश खूप सुंदर दिसत आहे.

आणि भिंतीच्या बाजूला एक टेकडी आहे.

आणि बगीच्या ची देखभाल करताना दिसत आहे.

आणि गिट्टी सीमेंट चा माल--

दुकानाचे नाव न्यू सिटि आहे.

आणि त्याचे पाय मातीत रुजलेले आहे.

समोर बिल्डिंग आहे बिल्डिंगचे गेट लावलेले आहे.

एक इलेक्ट्रिक पोल पण आहे बाजूला झाड पण आहे.